नमस्कार
प्रिंटर कनेक्शन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे शिकू
या ट्यूटोरियल साठी मी उबुंटु लिनक्स 1210 ओएस आणि कॅनन प्रिंटर चा वापर करत आहे
चला मी तुम्हाला कंप्यूटर च्या विविध घटकांचा परिचय करून देते
हा सीपीयू सीपीयू आहे
मॉनिटर कीबोर्ड माउस आणि प्रिंटर
सीपीयू कडे पहा
बहुसंख्य सीपीयू मध्ये काही यूएसबी यूएसबी पोर्टस् पुढील भागावर असतात
आणि काही मागे असतात
आता चला आपल्या प्रिंटर कडे पाहु
बहुधा पॉवर बटन हे प्रिंटर च्या पुढील किंवा सर्वात वरच्या भागावर असते आणि प्रिंटर च्या मगच्या बाजुला पॉवर स्लॉट आणि यूएसबी पोर्ट आहे
प्रिंटर कंप्यूटर ला जोडण्या करिता आपल्याला यूएसबी केबल चा वापर करावा लागेल
चला यूएसबी केबल प्रिंटर ला जोडू
आता केबल ची दुसरी बाजू सीपीयू च्या यूएसबी पोर्ट ला जोडू
आता आपले प्रिंटर कंप्यूटर सह जुडले आहे
प्रिंटर वरील पॉवर पॉवर बटन चालू करा
आता आपल्या कंप्यूटर चा वापर करून प्रिंटर कन्फिगर करा
चला डेस्कटॉप वर जाऊ
लाउन्चर बार च्या डाव्या बाजूला सर्वात वर असलेल्या दश होम डॅश होम आयकॉन वर क्लिक करा
सर्च बार मध्ये प्रिंटिंग प्रिंटिंग टाइप करा
प्रिंटर आयकॉन दर्शित होईल
त्यावर क्लिक करा
उबुंटु च्या जुन्या वर्जन मध्ये सिस्टम एडमिनिस्ट्रेशन आणि प्रिंटिंग वर क्लिक करा
आता प्रिंटिंग डायलॉग बॉक्स दिसेल
ते असे आहे थेरे आरे नो प्रिंटर्स कॉन्फिगर्ड येत
सर्वात वर डाव्या कोपऱ्यात हिरव्या अधिक च्या चिन्हा सहित एड नामक एक बटन आहे
त्यावर क्लिक करा
हे न्यू प्रिंटर न्यू प्रिंटर डायलॉग बॉक्स उघडेल
डाव्या बाजुवर कंप्यूटर सह जुडलेल्या प्रिंटर डिवाइसस ची सूची दर्शित होते
येथे आपले प्रिंटर म्हणजेच कॅनन प्रिंटर निवडून फॉरवर्ड फॉर्वर्ड वर क्लिक करू
हे आपोआप ड्राइवर्स शोधाची सुरवात करेल
मी कॅन्सेल कॅन्सल वर क्लिक करते
आता डायलॉग बॉक्स चूसे ड्राइव्हर चूज़ ड्राइवर पर्याया मध्ये बदलेल
सर्वाधिक वेळा डिफॉल्ट पर्याय कार्य करते
माझ्याकडे कॅनन प्रिंटरअसल्यामुळे या सूची मध्ये ते डिफॉल्ट द्वारे निवडलेले आहे
आता फॉरवर्ड फॉर्वर्ड वर क्लिक करा
मॉडेल मॉडेल पेज मध्ये माझे प्रिंटर मॉडेल आपोआप सुसंचित झाले आहे
हे कंसात रिकमेंडेड रेकमेंडेड दर्शवित आहे
ड्राइवर्स सेक्शन मध्येही हे माझ्या प्रिंटर साठी योग्य असे ड्राइवर दर्शवित आहे
आता पुन्हा फॉरवर्ड फॉर्वर्ड वर क्लिक करा
आता आपल्याला आपले प्रिंटर वर्णन करण्यासाठी प्रवृत्त केले आहे प्रिंटर चे नाव आणि त्याचे स्थान
आपण यास डिफॉल्ट डिफॉल्ट ठेऊया आणि एप्ली
अप्लाइ वर क्लिक करा
प्रिंटर यशस्वीरित्या आपल्या कंप्यूटर सह जूडला आहे
वाउल्ड यू लाइक टीओ प्रिंट आ टेस्ट पेज
असा मेसेज दिसेल
प्रिंट टेस्ट पेज प्रिंट टेस्ट पेजपर्याया वर क्लिक करू
एक पॉपअप मेसेज सबमिटेड - टेस्ट पेज सबमिटेड एएस
जॉब आणि त्याच्या क्रमांका सहित दिसेल
ओक ओके वर क्लिक करा
प्रिंटर प्रॉपर्टीज प्रिंटर प्रॉपर्टीस डायलॉग बॉक्स मध्ये पुन्हा ओक ओके वर क्लिक करा
आणि ही आहे आपल्या प्रिंटर मधील टेस्ट प्रिंट
प्रिंटर आता डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तयार आहे
चला प्रिंटर डायलॉग बॉक्स बंद करू
मी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रिंट कसे करायचे ते दाखविते
डॉक्युमेंट्स उघडा
नंतर Ctrl आणि पी कीज एकत्र दाबा
प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल
लक्ष द्या जुडलेला प्रिंटर डिफॉल्ट द्वारे निवडलेला आहे
या डायलॉग बॉक्स मध्ये आपल्याकडे काही पर्याय आहेत
रेंज आपल्याला प्रिंट करायच्या असलेल्या पेजेस ची रेंज निवडण्यास अनुमती देते
च्या खाली काही पर्याय उपलब्ध आहेत
एल पेजेस ऑल पेजस पर्याय डॉक्युमेंट्स मधील सर्व पेज प्रिंट करते
करंट पेज करेंट पेजपर्याय केवळ सध्या निवडलेले पेज प्रिंट करते
पेजेस पेजस पर्याय आपल्या निर्देशा नुसार पेजेस प्रिंट करते उदाहरणार्थ 3 4
पुढे कॉपीज कॉपीस च्या खाली उपलब्ध असलेल्या पर्याया कडे पाहु
कॉपीज कॉपीस पर्याय जेथे आपण आपल्यला हव्या असलेल्या प्रिंट च्या कॉपी ची संख्या निवडतो
जर आपण कॉपीज कॉपीस 2 मध्ये बदलू तर निवडलेल्या पेजेस च्या 2 कॉपीस प्रिंट होतील
आणि प्रिंट बटनावर क्लिक करा
जर तुमचा प्रिंटर व्यवस्तीत कन्फिगर्ड असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रिन्टस होण्यास सुरवात होईल
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या मध्ये आपण कंप्यूटर ला प्रिंटर कनेक्ट करणे प्रिंटर सेट्टिंग्स कन्फिगर करणे डॉक्युमेंट प्रिंट करणे शिकलो
आणि तसेच आपण उपलब्ध असलेल्या विविध प्रिंट पर्याया बद्दल ही शिकलो
मी आशा करते की ही माहिती उपयुक्त ठरेल
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर चा भाग आहे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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
पाहण्यासाठी धन्यवाद